लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या पाठात आपण शिकणार आहोत इंडेक्सेस टेबल फिल्टर आणि एसक्यूएल कमांड विंडो प्रथम इंडेक्सेस जाणून घेऊ
इंडेक्स म्हणजे काय
इंडेक्स म्हणजे डेटाबेस टेबलमध्ये रेकॉर्ड्स जलद शोधण्याची आणि सॉर्ट करण्याची पध्दत
रेकॉर्डस इंडेक्स करण्यासाठी त्या टेबलमधील एक किंवा अनेक फील्ड्स आपण निवडू शकतो
इंडेक्स निवडलेल्या फील्ड किंवा फील्ड्स नुसार रेकॉर्ड्स चे लोकेशन संचित करते
बसे डेटा मिळवण्यासाठी indexवापरून डेटाच्या लोकेशन ला थेट जाऊ शकतो
ही क्रिया सर्व रेकॉर्डस स्कॅन करून डेटा शोधण्यापेक्षा खूपच जलद होते
टेबलची प्रायमरी के आपोआपindex झालेली असते
आता लायब्ररी डेटाबेस मध्ये इंडेक्स बनवू
बुक्स टेबल मधील तितले कॉलम वर इंडेक्स बनवू
यामुळे पुस्तकांचे शीर्षक जलद शोधता येईल
आधीपासूनच उघडलेला नसल्यास प्रथम लायब्ररी डेटाबेस उघडू

बुक्स टेबल एडिट मोडमध्ये उघडा
टेबल डिझाइन विंडोमध्ये टूल्स मेनूवर जाऊन इंडेक्स डिझाइन निवडा
इंडेक्सेस विंडोमध्ये बसे ने प्रायमरी के ही युनिक इंडेक्स म्हणून आधीच समाविष्ट केली आहे
इंडेक्स बनवण्यासाठी सर्वात डावीकडील आयकॉन न्यू इंडेक्स वर क्लिक करा
आणि उजवीकडील इंडेक्स फील्ड खालील ड्रॉप डाउन मधीलTitle निवडा
येथे आपणAscending किंवा डिसेंडिंग निवडू शकतो
डावीकडील तिस या आयकॉनवर क्लिक करून इंडेक्स चे नाव बदलून ते IDX underscoreTitle करा आणि त्याच्या पुढील सावे आयकॉनवर क्लिक करून फाईल सेव्ह करा
हा आपल्या तितले फील्ड चा इंडेक्स आहे
असे आपण टेबल्ससाठी बेस वापरुन indexesबनवणे डिलिट करणे त्यात बदल करणे किंवा रिनेम ह्या क्रिया करू शकतो
असाईनमेंट मेंबर्स टेबल मधे नेम्स वरindex बनवा आणि IDX MemberName हे नाव द्या
टेबल फिल्टर म्हणजे काय ते पाहू
टेबल फिल्टर मुळे इतर एप्लिकेशन्स पासून बसे डेटाबेस टेबल्स लपवता येतात
उदाहरणार्थ लायब्ररी डेटाबेस मधील बुक्स टेबल व्यतिरिक्त इतर सर्व टेबल लपवू
Toolsमेनू खाली टेबल फिल्टर पर्याय आहे
येथे एल व्ह्यूज आणि बुक्स टेबल चेक करा
म्हणजे इतर एप्लिकेशन्स मधे दिसण्यासाठी केवळ बुक्स टेबल निवडले आहे
ओक वर क्लिक करा
नंतर व्ह्यू मेनू पुढे रिफ्रेश Tablesवर क्लिक करा
येथे केवळ बुक्स टेबल दिसत आहे
तसेच लिब्रिऑफिस राइटर किंवा Calcमधून हा डेटाबेस accessकरताना केवळ तेथे बुक्स टेबल हे टेबल दिसेल
आणखी एक असाईनमेंट 1
लिब्रिऑफिस राइटर उघडून लायब्ररी डेटाबेस एक्सेस करा
तेथील उपलब्ध टेबल्स बघा
बसे मध्ये सर्व टेबल्स दिसतील अशा स्थितीत आणा
लिब्रिऑफिस राइटर पुन्हा उघडून टेबल्स ची उपलब्धता तपासा
शेवटी एसक्यूएल कमांड विंडोबद्दल जाणून घेऊ
टूल्स मेनूतील एसक्यूएल निवडल्यावर एसक्यूएल कमांड विंडो एक्सेस करू शकतो
databaseला एसक्यूएल स्टेटमेंटस देण्यासाठी ही विंडो वापरू शकतो
एसक्यूएल queriesकार्यान्वित करण्यासाठी क्वेरीज वापरू शकतो
पण ह्याद्वारे डेटाबेसमधून केवळ डेटा मिळवता येतो
म्हणजे केवळ सिलेक्ट स्टेटमेंटस देऊ शकतो
परंतु डेटा आणि टेबलच्या रचना बदलणारे एसक्यूएल स्टेटमेंट देता येत नाही किंवा नवी टेबल्स बनवू शकत नाही
आणि एसक्यूएल कमांड विंडो डेटा मॅनिप्युलेशन आणि डेटा डेफिनिशन स्टेटमेंट किंवा लँग्वेज वापरण्यास मदत करते
दाता मॅनिप्युलेशन Languageकिंवा डीएमएल ची उदाहरणे म्हणजे इन्सर्ट अपडेट आणि डिलीट डेटा
आणि ही काही दाता डेफिनिशन Languageम्हणजेच DDLची उदाहरणे आहेत
क्रिएट टेबल ड्रॉप टेबल आणि अल्टर स्टेटमेंटस
प्रथम डीएमएल चे उदाहरण पाहू
बसे विंडोमध्ये टूल्स मेनूतून एसक्यूएल कमांड विंडो उघडू
बुक्स टेबल मधे नवे रेकॉर्ड समाविष्ट करण्यासाठी कमांड टीओ एक्झिक्युट ह्या भागात टाईप करा इन्सर्ट इंटो दुहेरी अवतरण चिन्हात बुक्स कंस उघडा दुहेरी अवतरण चिन्हात titleकॉमा ऑथर पब्लिशयर पब्लिशर प्राइस कंस बंद करा व्हॅल्यूज कंस उघडा अवतरण चिन्हातठे हॉबिट jrर टॉल्कियन 2002 ऑक्सफोर्ड 500 एक्झिक्युट बटणावर क्लिक करण्यापूर्वी ही कमांड नीट समजून घेऊ
इन्सर्ट स्टेटमेंटमधे टेबल चे नाव आणि फील्ड ची नावे आहेत
तसेच नव्या recordमध्ये भरायच्या व्हॅल्यूज लिहिल्या आहेत
लक्षात घ्या की टेबल चे नाव आणि फील्ड ची नावे डबल कोट्स मध्ये लिहिली आहेत
बसे हे केस सेन्सिटिव्ह आहे
डबल कोट्स असल्यामुळे आपण जशी नावे बनवली आहेत ती बसे समाविष्ट करेल
जर कोट्स वापरले नाही तर बसे सर्व नावे आपोआप अपर caseमधे रूपांतर करून घेईल
ज्या व्हॅल्यूजचा डेटा टाईप टेक्स्ट आहे त्यासाठी सिंगल कोट्स वापरणे आवश्यक आहे
न्यूमेरिक फील्ड्स साठी कुठल्याही कोट्स ची आवश्यकता नाही
तसेच बुकिड फील्ड हे ऑटोनंबर फील्ड असल्यामुळे ते समाविष्ट करण्याची गरज नाही
बसे ते क्रमांक auto जनरेट करेल
आता SQLकार्यान्वित करू
कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेड हा मेसेज दिसेल
आपण लिहिलेल्या एसक्यूएल मधे जर काही चुका असतील तर बसे त्या दाखवेल
बुक्स टेबल वर डबल क्लिक करून समाविष्ट केलेले नवे रेकॉर्ड बघा
हे शेवटच्या रॉव मध्ये समाविष्ट झाले आहे
आता डीडीएल चे उदाहरण पाहू
ऑथोरिड ऑथर आणि कंट्री ही फिल्डस असलेले ऑथर्स नावाचे नवीन टेबल बनवू
एसक्यूएल कमांड विंडोमधे screenवर दाखवल्याप्रमाणे टाईप करा
आणि कार्यान्वित करा
टेबल्स ची यादी Viewमेनूतून रिफ्रेश करा
आपण बनवलेले नवे ऑथर्स टेबल दिसेल
DMLबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी screenवर दाखवलेल्या वेबसाईटवर जा
डीडीएल वरील माहितीसाठी screenवर दाखविलेली विकिपीडिया वेबसाईट बघा
आणखी एक असाईनमेंट 1
बुकिड 3 असलेल्या पुस्तकाची किंमत 300 रूपये करण्यासाठी अपडेट स्टेटमेंट वापरा
ठे हॉबिट ह्या titleचे पुस्तक डिलिट करा
ऑथर्स टेबल मधे नवे रेकॉर्ड समाविष्ट करा
Authorचे नाव jrर
Tolkienआणि कंट्री इंग्लंड 4
ड्रॉप स्टेटमेंट द्वारे डेटाबेसमधून ऑथर्स टेबल काढून टाका
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत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
ह्या प्रॉजेक्टचे संयोजन httpspoken tutorialorg ने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद